पर आता तुम्ही तश दिस्तात

हा तसच म्हणे वडापाव सार्क दिसतो बाकी तुमच जेवण वगेरे झाल का बाकी मग? हो माझ जेवण नाही झाल अजून, मी करेल थोड्या वेळान जेवन. डब्बा येतो माझ अच्छा हो डब्बा येतो तेव्हा मी जेवायला.

हो सगळे flatmates च डब्बा येतो तेव्हा मी जेवायला बसतो. अच्छा अच्छा अच्छा. आणि एकाच mess ला लावलय का सगळेनि काय वेगळ वेगळ

अच्छा अच्छा चांगल चांगल छान आहे एकदम.

हित तर आपल पोटायला बगतो दोन time च जीवन भेटल चांगल तर मग बर वाटत थोड हो तेच ना सर. जेवण पाहिजे आणि चांगल जेवण पाहिजे शुद्द म्हंजे protein त्याजात आहेत पाहिजे. हो हो ते तर आहे protein जर नाही भेटली तर. हो ठीक आहे सर मग बोलता तुम्हाला दोन minute त ok ok ठीक आहे चालेल. ठीक हे ठीक हे बोलतो. सागा महेश तुम्ही. काय म्हणता?

सांगतो. मित्र आहे तो जे सगळ्यात चांगला मित्र कोणत्या? आह माझी तर जे शाळेत जे आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण.

तिथेच तर माझ्या तुम्हाला चांगले आहे ते. माझे पण साडेचार आहे. होय ते. हाते ते पण म्हणजे आता पर्यंत म्हणजे माझ्या सोबत तेच. हो call तरी करते आता हा काही मित्रा ला call हां आणि मित्र म्हणजे जीवनाचा खरं म्हणजे महत्त्वा चा भाग आहे ना?

आणि आपल्या ला म्हणजे आपल्या ला सर्वांचे मित्र आहे. पण प्रत्येक मित्र म्हणजे सारखा नसतो. प्रत्येका च्या आयुष्यात काही ना काही खास मित्र नेहमीच असतात. माझ्या आयुष्यात म्हणजे माझे खास मित्र आहे आणि मी त्याला म्हणजे माझा सर्वात चांगला मित्र मानतो आणि त्या चं म्हणजे नाव पण आहे म्हणजे चांगली आहे. जशी तुमच्या भावनिक संबंध मजबूत असतो. हा. आणि चांगली मैत्री या या जगात असे फार दुर्मिळ आणि म्हणजे कमीच मिळू. शकतो विसंबून राहून हा. आणि मित्रा विशेष म्हणजे प्रसिद्ध म्हणजे मना की म्हणजे गरज पण असलेला खरोखर म्हणजे मित्र असते खरं पण आपली पूर्ण करतो. होय, कामाची वेळ आली आहे. आहे अशा वेळी त्याच्याकडे आहे. तुम्ही जेव्हा करण्यासाठी कांद्या ची गरज असते तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघू शकतो.

आणि बरेच मित्र असतील. पण आह म्हणजे आपल्या म्हणजे एक जिवलग मित्र म्हणजे तो म्हणजे चांगला असतो ना? हो. हा आणि असे पण मानले जाते की माझे जिवलग मित्र म्हणजेच अपूर्ण

आणि आपला विश्वास आणि म्हणजे विश्वास जिथं आहे म्हणजे तो तुम्हाला म्हणजे कधी निराश करणार आहे अशी व्यक्ती म्हणजे सर्वात चांगला मित्र आहे ना? चव्हाण हीचा स्वभाव जोडल्या वर्ष आहे. मी चांगल्या. हा आणि. एक एक एक जो एक एक चांगला मित्र म्हणजे फक्त चांगला मित्र रचनेचा अधिक काळ अधिकाऱ्या तो म्हणजे असा व्यक्ती असते जो म्हणजे आपल्या ला किंवा आपल्या कुटुंबा साठी हानिकारक असलेल्या कोणत्याही गोष्टी मध्ये किंवा सवयी मध्ये कधी पार्टनर पण नाही. काही लोकांची आपले संबंध आहेत. त्यांच्या त्यांच्या शी आपण मैत्री माती करतो आणि ते आपल्या रिस्टार्ट. त्यांना कामाची गरज आहे. हां. आणि. काही वेळा तच तो आपल्या म्हणजे आपल्या जिवलग मित्रा पासून काही गोष्टी ला पण ठेवता पण ते म्हणजे आपले डोळे पाहूनच म्हणजे आपल्या मनात काय तें व्रत काय चालले आहे ते पण समजून शकतात.

हां आणि चांगला मित्र म्हणजे एक मी व्यस्त. त्याचे ज्या चे म्हणजे थट्टा करता आह म्हणजे तुला भेट देणे, पार्टी करणे आणि बरेच काही आपण करू शकतो त्या सोबत. आणि हां आणि मित्र म्हणजे जीवनाचा खरोखरच महत्त्वा चा भाग आहे ना आपल्या ला आपल्या सर्वांची मित्र आहेत. आपले सर्वांचे मित्र आहे.

हा. आणि अजून म्हणजे पण प्रत्येक मित्रा सारखा पण नसतो ना? प्रत्येका च्या विचार म्हणजे काही ना काही खास मित्र नेहमीच असतात. आहेत. आपण म्हणजे आपल्या मित्रा सोबत. हां आणि या जगात म्हणजे एक व्यक्ती जी आपल्या ला म्हणजे आपल्या पालकां सारखे समान प्रेम आणि समाजा समय पण देईल असे पण म्हणजे आपला सर्वात चांगला मित्र पण आहेत. हा मित्र आहे. मित्रा च्या. आहेत. आणि दोघे म्हणजे एकाच एकाच शाळेत शिकतो. आम्ही म्हणजे अशाच म्हणजे शेजारी पण राहात होतो. माझ्या जिवलग म्हणजे आणि म्हणजे एकमेकांना आपल्या आवडी च्या गोष्टी पण करत असल्याचे आह म्हणजे सांगतो दोन. होय, होय म्हणून मी आमच्या जीवनाचा आमच्या पद्धतीने आनंद घेत होतो. मदत करणार असं पण चांगला मित्र पाहिजे. हम्म आणि आपल्या सर्वात चांगला मित्र अशी व्यक्ती आहे ज्याच्या ज्याच्या वर म्हणजे आपण आह न्यू याच्या वर अवलंबून राहू शकतो हो. मला मला कोणत्याही म्हणजे आह समर्थना ची आवश्यकता असेल तर माझा सर्वात चांगला मित्र सतत माझ्या साठी पण असतो. म्हणजे अशी की ज्या सोबत तुम्ही बंद आणि परस्पर समाज समाहित करता. हां आणि आम्ही अनेक आठवणी एकत्र अर्पण केले आहेत.

हां आणि चांगले मित्र मित्र मिळाल्या म्हणजे माझे जीवन सोपे होते. कोणत्याही ठिकाणी कठीण परिस्थितीत आम्ही एकमेकांना सात पण देतो आणि मी म्हणजे कोणत्याही समस्येत असलं तरी माझ्या जिवलग मित्र

माझ्या सर्वात म्हणजे चांगला मित्र. मला एक व्यक्ती म्हणून सुधारण्या साठी प्रोत्साहित पण करतो.

आणि अजून म्हणजे आठवांची नियोजन करतो आणि एकत्र म्हणजे वेळ घालव. हाते की लोक त्यांना मदत करण्यासाठी एकत्र राहता असं वन मित्र पाहिजे.

माझ्या आयुष्या तील खास व्यक्ती म्हणजे आपला मित्र राहतो. हां त्याच्या बद्दल जे गेला म्हणजे आता मी तीन वर्षा पासून त्याच्या सोबतच्या त्याच्या चांगली म्हणतो हे करते. हां आणि अजून tifin पुस्तके सायकल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आह विचार अशा म्हणजे अनेक गोष्टी आम्ही एखादा शेर पण शेर पण करतो. आहे सर्वात मूल्य वान वस्तू असताना. हां आणि आपण अनेकदा म्हणजे आह tracking आणि cycling चं म्हणजे आह cycling cycling ला जातो. आम्ही दोघे म्हणजे रोज व्यायाम करायला आवडतो. तो ज्या अभ्यासा सोबतच म्हणजे

ही विश्वास ठेवणार आणि आणि खरा खरा कळी माणूस सापडला असता. कदाचित सर्वात मोठी आणि. गुन्हा. होय होय आहेत.

आहे त्याला म्हणजे चालू चालू घडामोडी आणि तंत्र तुम्हाला त्यात भर म्हणजे अपडेट ठेवतो

हां तो तो तर स्वतः म्हणजे कधी आह मोबाईल आणि टीव्ही मध्ये व्यस्त ठेवत नाही. त्याचे तो हा वेळ म्हणजे ज्ञाना विज्ञानकथा साठी म्हणजे पुस्तके वाचना साठी नवीन संपर्क साधण्या साठी काही नव्या नवीन अभ्यासक्रम शिकवण्या साठी वा शिकण्या साठी वापरत असतो. वगळा वे. ते. होय. हां

एक एक मन आहे म्हणजे गरज असलेला मित्र खरोखर म्हणजे आह मित्र असतो ना. हो हो. तर ते तर अगदी बरोबर आहे. हा जीव लग मित्रा मध्ये म्हणजे मस्तका आणि हृदया चे सर्व गुण असतात. चांगला मित्र नेहमी त्याच्या मित्रां शी विश्वास असतो. कोणा शी मैत्री करणं सोप्पं सोप्पं सोप्पं पण आहे आणि पण विश्वास म्हणजे मित्र मिळणार फार कठीण आहे ना? देवाच्या देवाच्या कृपे म्हणजे मला म्हणजे संजय नावा च्या एका आह मित्र मित्र मिळतो तर म्हणजे मला माझ्या सर्वात वाईट विडी स्वीकार तो. पण मला म्हणजे माझ्या सर्व तू स्टेशन मध्ये सुंदर पण वाढ तो. हां तो माझा सगळ्यात चांगला पण मित्र आणि आमच्यात कधीच म्हणजे कोणत्याही विषयावर भांडण झाले नाही आणि त्याचे वय म्हणजे पंधरा आहे आणि तो म्हणजे माझ्या बराच वाचतो. माझ्या विकास नावा चा खूप चांगला मित्र आहे. त्याच्या सोबत मी शाळे पासून राहतो. जास्त खेळणार आम्ही सोबतच कळण. हां आणि एक आम्ही एकमेकांचे खूप आवडतो. पण काही वेळा काहीवेळा आम्ही म्हणजे आह काही वेळा तर आपण म्हणजे एकमेकांना कपडे वापरतो. जेव्हा मदती ची गरज होती तेव्हा त्याने मदत केली. तो खूप हुशार पण मुलगा आहे. हो हो माझा पण मित्र होसियार नुसार माझ्या पेक्षा हुशार आहे ते अभ्यासा विचाराय चं होतं.

स्पोर्ट्स. मध्ये हा. अभ्यास आणि.

तो बोल तुम्हाला म्हणजे कोणा पेक्षा जास्त हसवतो. क्रीडा क्रीडा स्पर्धा मध्ये त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. आमच्याकडे आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी आहे त्याच्या वर प्रेम पण करतात.

आणि तो आणि मी म्हणजे एखाद्या शाळेत जातो. आणि तो इतका हुशार मुलगा आहे की वर्गात नेहमी पहिला पण येतो. आणि आम ची शिक्षा तर म्हणजे त्याला आह त्याला म्हणजे त्याच्या बुद्धिमत्ते साठी आणि विद्यार्थीच म्हणजे त्याच्या मन पण म्हणजे सर्वा साठी पसंत करतात तो एक चांगला म्हणजे शिष्टाचार मुलगा आहे. होय होय आणि आम्ही एकमेकांचे नेश्वर कधीच म्हणजे शंख आपण घेत नाही. आहेत. सागा पण. त्यामुळे ओले तो तर नेहमी हा तर नेहमी ती म्हणजे त्याच्या मित्रांची गोड बोलतो. बोलतो मी तर त्याच्या वर म्हणजे जित के प्रेम करतो तिथे असतो. पण माझ्या वर प्रेम करतो आणि आम्ही एकमेकांच्या पालकांची फेसबुक, फेसबुक मित्र पण आहेत.

हा. आणि तो तर म्हणतो. तर गरीबां बद्दल खूप कळवळा आहे. म्हणजे तो नेहमी गरीब आणि आह म्हणजे ओले लोकांना मदत करतो. जर आपल्या वडिलांना म्हणजे वडील आणि शिक्षक यांचा खूप आधार पण करतो. खरं म्हणजे तो सर्वांसाठी एक आदर्श आणि guide मुलगा. तो म्हणजे सगळ्यांचे विचार सारखेच आम्ही तसा वागतो. प्रत्येक विद्यार्थ्या ला त्याच्या सोबतचा वेळ घालवायचा असतो. खरे तर तो सर्वांचा आदर्श आहे.

हा. माझ्या घरा school आह school life मध्ये पण तेवढे जे मित्र होते तर आता सोबत नाही आहेत. पण जे जे मग eighth ते म्हणजे tenth परा जित होतो तिथले तर म्हणजे चांगली best friend आहेत आपल्या म्हणजे आता पण call करतात रोज. आहेत. फोनवर बोलतो. हां आणि तुझी मग तुझे तुझे किती आहे तर best friend

होय, होय, माझ्याकडे आता दोन आ एक वेदांत आणि एक अनुराग आहे म्हणून ते दोघे call पॅन करत राहतात. त्याच्या घरातील सर्वच या नावाबद्दल बोलत आहेत. जास्त म्हणजे करिअर थोडं विश्वा करतो. थोड्याच वर बोलत राहतो

हां हां आणि आता अजून मग जे समोर जो समोर मग पुढे अजून शिकाय चं म्हणजे दुसर् या college मध्ये admission पाहिजे तर तिथे आम्ही आता होप तर तो म्हणजे सोबतच लागून तिघेजण. आहेत.

हाते होप आता पूर्ण झालीच पाहिजे. हां म्हणजे best friend best friend सोबत राहाय ला मजा येते ना? हां

हॉली तुम्ही चांगले मित्र नाही. हा. हां, college मध्ये चांगले मित्र नाही मिळत तर school life मध्ये थोडे आता जे नक्कीच बरोबर आहे.

चांगले मित्र शक्य नाहीं आतां

होय, college life college life मधला आहे मग चांगला मिळाला तर तुला college life मधला मित्र. हो मध्ये पण आहे. आह जर कुणा कुणाला तर मिळत नाही ना त्याचे चांगले. आहे.

ठीक आहे मग भेटू मग गोष्टी करू. हो चांगलं वाटलं बोलून तर त्या सोबत मित्र. असेच बोलत राहू. call आहेत. वर. bye हो bye मी राहत होतो त्या घराच्या माघारी एक लिंबाचा झाड होतं लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे आपण खातो त्या लिंबाचं झाड खिडकीलगतच होता ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च पडलेल असं

आसपासची जमीन तापून कुरकुरीत तरतरीत पडलेली दिसे. जी काही झाड आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती

ते लिंबाचं झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होत हे माझ्या लक्षात आलं त्या झाडाखाली काळीभोर सावली असे मोरीच पाणी सगळं त्या झाडाला जाई त्यामुळं जमिनीत नेमकं मला काही शंख दिसू लागले आज इथे दिसलेला शंख उद्या तिथे दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे पारव्याची जोडी त्या गार्ड हिरव्या आश्रयात दिलासा शोधू लागली. त्या जोडीनं काडक्या बडक्याच एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरवात केली खिडकीतून किंवा दारातून हळू हळू पाहिलं कि गुंजाच्या डोळ्याची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे भोवतालच्या रखरखींतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासा झालं चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असायचं जणू गात बहरत संगीतमय झाड तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथं दिसत असे त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र एक आकर्षण एक

थोड्या दिवसांनी ते झाड मात्र अजूनही गडबडू लागलं झाडाखाली मुंग्यांचाही एक वेगळा विश्व होता अनेक रंगीन किडे सुद्धा त्या दलदलीत होते एकदा पहात असतांना फुलांपासून ते फळापर्यंतचा सगळा जीवनप्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही परंतु शेवटच्या बहरातफुल लागलेली पाहीली हि फुल चिमुकली मंद गोड वासाची आणि अदभूत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत फुलामुळं लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या फुलपाखरं आणि उडते कीटक दिसू लागले फुलचुके चिमुकले पक्षी आणि भुंगे एका छोट्या फांदीवर मधमाशांचं पोळही लागलं होत तेव्हा मात्र खिडकी लावून घावी असं वाटू लागलं पण त्या मधमाशांनी कधी कुणाला सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं पण इतकाच नव्हे तर माणसाची त्या झाडाकडं आकर्षित पण होता ज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीने हे लिंबाचे झाड राहत्या घराच्या माग केवळ भाडेकरू असताना लावलं होत तीन त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं मुक्त मोकळं झाड तिनं जणू कडुपणाच्या आणि कंजूसपणाच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या आसपासचे लोक येत लिंबाची फळ मुक्तपणे घेऊन जात फळ कधी कमी पडली नाहीत फळांनी लागलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं समृद्धीचं भावना जागवणार आणि जीवनदायी होत सगळ्यांसाठीच म्हणजे असं कि मानस पशु पक्षी कीटक साप कुत्री आणि खारी गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असत भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याच आणि आनंदाच जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा इतकं महत्व्वत्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेले ज्या मुळे हकीकत तुम्ही पाहत आहे शेजारी ते राहत होते त्यांच्या परसदाराच चक्क पाहणाऱ्यांचे

मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसआनंदाचे आणि आश्वासनांचेरवण्याच्या मला वाटते झाड लावणे जगवणे त्याद्वारे दूरवर

त्या कुण्या बाईन हे झाड लावलं ती बाई इथून निघून गेली एक अदभूत नाट्य आणि ठेवून गेली. उगत्या झाडांना

घडत असणार. मी तर केवल एक ऋतूला सजीवांचा जागत्या माणत्या अस्तित्वाच साक्षीदार होतो. शेजारची ती मानस अनेक वर्ष त्या घरात राहत असलेली परंतु त्यांनी हिरव कौतुक पाहिलं त्यांनी झाड लावली न त्यांनी फुल फुलवली हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याचा मी कधीही पाहिलं नाही म्हणून कदाचित त्याचा अशी वाटत राहिली होती. दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती मूल आल्या बरोबर प्रथम जाऊन झाडाकडे पाहिलं. तीत्ल त्यो हरीपण मला सृजनाशी सम्भंदित वाटला. मला वाटलं सृजनाशी नवनिर्मितीशी मन जोडलेलं असेल तर नातं जात झाडांना पुरवणार छान छान हिरवा संदेश दुरावणार पोहचवण त्याच्यातून आनंदी निर्मितीक्षम होत असावं एक मग ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवत आनंद देत जीवन देत आश्वसन आणि आशीर्वाद देत जे नुसते भोवतीक गोष्टींचा ध्यास घेतात दागिने लेवून बसतात कधीही हिरव वाटण आनंदी राहणं जे नुसतं भोवतीक गोष्टींचा ध्यास घेतात दागिने लावून बसतात त्यांच्या भोवताली कधीही हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात पक्षी चिवचिवत नाहीत बिचारे ते या आनंदापासून वंचितच राहतात त्या जीवनदायी झाडांनी आपल्याला हिरव्या भाषेत मला असं बरच काही सांगितलं रहदारी हट्ट असलेलं पाण्याचा शेजारी लिंबाच्या झाडावरील पारव्याची जोडी लिंबाचं झाड लावणारी अत्यंत हळवी होती लिम्बाच्याझाडावरील मधमाशा कधीही चावल्या नाहीत रुक्ष व मानवी जीवन हे ज्याच्या त्याच्याशी परस्पर संबधित आहे झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र बनलेले आहे मानस स्त्रिया पाणी हिरवा आनंद संगीतमय झाड अस्वमयी झाड पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते लेखकाने खिडकीतून राहून लिहावे असे वाटते कारण लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले कारण कुटुंबातली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे मुलाने पारव्याच्या जोडीचा आश्रयत्यांच्याकडे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याची जोडपं हळूच दिसेनासं झालं हि घटना तुमाला काय वाटतंय या वरून आपल्याला काय समजतंय

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाडके भारतात दररोज एक कोटी प्रेक्षक चित्रपट बघतात आठशे सत्तरहून अधिक वेगवेगळ्या भारतात भारतीय भाषेत सिनेमे अत्कालिक प्रसिद्ध होतात चित्रपट निघतात एकशे आठ देशात भारतीय चित्रपट दाखवले जातात गेली तीस वर्ष भारतीय चित्रपट निर्मिती संख्येने पहिला क्रमांक आहे. हजारो लोक या व्यवसायावर पोट भरतात पोटभर भारतात भरत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे कुतुबमिनार आज दिमाखात उभा आहे. त्यात